या ट्युटोरियलमधे स्वागत
पहिल्या भागात आपण शिकलो कुकी बनवणे तिला एक्सपायरी दाते देणे आणि हव्या त्या कुकीज प्रिंट करणे
ह्या कमांडद्वारे संचित केलेली कुकी प्रिंट करायला शिकलो
कुकीज बनवल्या आहेत असे समजू
आता ही विशिष्ट कुकी वापरणार आहोत
ती उपलब्ध आहे की नाही ते तपासणार आहोत
त्यासाठी इसेट हे फंक्शन वापरू
हे एखादी गोष्ट सेट आहे की नाही त्यानुसार ट्रू किंवा फळसे व्हॅल्यू रिटर्न करते
उदाहरणार्थ कुकी
येथे टाईप करा डॉलर साइन अंडरस्कोर कुकी
आणि येथे नामे असे टाईप करा
हे इंग्रजीत कसे वाचायचे ते पाहू
जर या नावाची कुकी सेट असल्यास आपण कुकी इस सेट एको करू
नसल्यास कुकी इस नोट सेट एको करू
असे समजू की कुकी सेट केल्या आहेत आणि सर्व नीट कार्य करत आहे
रिफ्रेश केल्यावर कुकी इस सेट मेसेज दिसेल
आता कुकी अनसेट कशी करायची ते पाहू
येथे आयएफ स्टेटमेंटच्या आधी आपल्याला कुकी अनसेट करायची आहे
येथे लिहा अनसेट कुकी
समजा ही कुकी अनसेट करायची आहे एकदा अनसेट करायला शिकल्यावर तुम्हाला हेही अनसेट करता येईल
आपण ही नामे कुकी अनसेट करू
अनसेट करण्यासाठी सेटकुकी हीच कमांड वापरली जाते
म्हणजे आपण कुकी रीसेट करत आहोत
ह्यातून अर्थबोध होत नाही परंतु लवकरच होईल
आपण कुकी ला कुठलेही नाव सेट करणार नाही
आणि येथे आपली एक्सपायरी दाते
येथे एक्स्प अनसेट हे नवे व्हेरिएबल बनवू
त्याची व्हॅल्यू टाइम वजा 86400 देऊ
येथे अधिकचा अर्थ भविष्यातील वेळ असा आहे
भविष्यातील वेळ दाखवणा या व्हेरिएबलला कुकी सेट करताना प्रत्यक्षात आपण कुकी अनसेट करत असतो
असे म्हणता येईल की नामे नावाची कुकी आपण नो वॅल्यू ला सेट करत आहोत
त्यासाठी एक्स्प अनसेट हा भविष्यातील वेळ दाखविणारा व्हेरिएबल वापरल्याने कुकी अनसेट होते
आत्ता हा कोड काढून टाकून हे पेज कार्यान्वित करा
काही झाले नाही याचा अर्थ कुकी अनसेट झाली आहे
आता आपल्याला कोड नको आहे म्हणून त्याला कमेंट करू
आणि पेजवर आयएफ स्टेटमेंट पुन्हा लिहू
नामे नावाची कुकी आहे का
हा प्रश्न विचारत आहोत
कुकी इस नोट सेट उत्तर मिळाले पाहिजे
रिफ्रेश केल्यावर कुकी इस नोट सेट असे मिळाले
हवे असल्यास येथे पुन्हा सेट करून कुकी ची व्हॅल्यू बदलू शकता
कुकी ची व्हॅल्यू बदलण्यासाठी सेटकुकी कमांड पुन्हा वापरावी लागेल
म्हणजे सेट कुकी नामे आणि येथे नवी व्हॅल्यू टाईप करा
अशाप्रकारे कुकीज वापरणे कठीण नाही
ही सोपी प्रोसेस आहे
ही पीएचपी मधील अत्यंत उपयोगी गोष्ट आहे
त्याचा भरपूर वापर करा
काही शंका असल्यास आम्हाला कळवा
धन्यवाद